मोरे ओन सेड या पाठात आपले स्वागत
यात काही उदाहरणांद्वारे आणखी काही सेड कमांडस जाणून घेऊ
ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स वर्जन 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि
ग्नू बाश वर्जन 4224 वापरू
पाठाच्या सरावासाठी ग्नू Bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू
तसेच तुम्हाला लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे
सेड टूलची माहिती असावी
संबंधित पाठांसाठी आमच्या httpspoken tutorialorg या वेबसाईटला भेट द्या
सेड चा मुख्य उपयोग बदल करण्यासाठी होतो
इनपुटमधील काही पॅटर्न्स बदलून तेथे दुसरे लिहिणे
प्रथम seddemoटीएक्सटी ही मूळ फाईल पाहू
कुमार हा शब्द चौथ्या ओळीत दोनदा आणि सहाव्या ओळीत एकदा आला आहे
समजा कुमार हा शब्द जितके वेळा आला आहे तो रॉय ने रिप्लेस करायचा आहे
टर्मिनलवर टाईप करा सेड स्पेस सिंगल कोटसमधे स् फ्रंट स्लॅश चौकटी कंस सुरू स्मॉल के कॅपिटल के चौकटी कंस पूर्ण उमर स्लॅश रॉय स्लॅश सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
चौथी ओळ बघा
कुमार या शब्दाचा फक्त पहिला उल्लेख बदलून रॉय केला गेला
परंतु दुसरा तसाच राहिला
सहाव्या ओळीत एकदा आलेला कुमार हा शब्द आता बदलला गेला
आपल्याला दिसले की ओळीतील फक्त पहिला उल्लेख बदलला जात आहे
कारण की डिफॉल्ट स्वरूपात पहिला जुळणारा उल्लेख बदलला जातो
जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी फ्लॅग जी पर्याय वापरावा लागेल
प्रॉम्प्ट क्लियर करू
टाईप करा सेड स्पेस सिंगल कोटसमधे स् फ्रंट स्लॅश चौकटी कंस सुरू स्मॉल के कॅपिटल के चौकटी कंस पूर्ण उमर स्लॅश रॉय स्लॅश जी सिंगल कोट नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा आता चौथ्या ओळीवरील दोन्ही एंट्रीज रिप्लेस झाल्या आहेत
आपण एकाच वेळी अनेक बदल देखील करू शकतो
समजा seddemoटीएक्सटी फाईलमधे इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द इलेक्ट्रिकल ने आणि सिव्हिल हा मेटलर्जी ने रिप्लेस करायचा आहे
प्रॉम्प्ट क्लियर करू
टाईप करा सेड स्पेस हायफेन ई स्पेस सिंगल कोटसमधे स् फ्रंट स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश इलेक्ट्रिकल स्लॅश जी सिंगल कोट नंतर स्पेस हायफेन ई स्पेस सिंगल कोटसमधे स् फ्रंट स्लॅश सिव्हिल स्लॅश मेटलर्जी स्लॅश जी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
शब्द रिप्लेस झालेले दिसतील
आता अनिर्बाण ची कॉम्प्युटर्स ही स्ट्रीम बदलून ती मॅथेमॅटिक्स करायची आहे
त्यासाठी टाईप करा सेड स्पेस सिंगल कोटसमधे फ्रंट स्लॅश अनिर्बाण स्लॅश स् स्लॅश कॉम्प्युटर्स स्लॅश मॅथेमॅटिक्स स्लॅश जी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
स्ट्रीम बदललेली दिसेल
हे समजून घेऊ
त्यासाठी प्रथम सेड नंतर सिंगल कोटसमधे जो पॅटर्न मॅच करायचा आहे तो लिहू
हा अनिर्बाण आहे
आता स्लॅश नंतर ऑपरेशन येईल
येथे स् म्हणजे सबस्टीट्युशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे
नंतर रिप्लेस करायचा पॅटर्न नमूद केला आहे म्हणजेच कॉम्प्युटर्स
नंतर ज्याने तो बदलायचा आहे म्हणजेच येथे मॅथेमॅटिक्स नमूद केले आहे
सेड कमांडद्वारे फाईलमधे ओळी समाविष्ट करू किंवा पुसून टाकू शकतो
समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स नाही
त्यासाठी आपल्याकडे डी फ्लॅग आहे
टाईप करा सेड स्पेस सिंगल कोटसमधे फ्रंट स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश डी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी स्पेस ग्रेटर थान साइन स्पेस nonelectronicsटीएक्सटी एंटर दाबा
फाईलचे घटक बघण्यासाठी टाईप करा कॅट स्पेस nonelectronicsटीएक्सटी समजा फाईलच्या सुरूवातीला स्टुडेंट इन्फॉर्मेशन ही ओळ समाविष्ट करायची आहे
त्यासाठी आपल्याकडे आय ही कृती आहे
टाईप करा सेड स्पेस सिंगल कोटसमधे 1आय स्पेस स्टुडेंट इन्फॉर्मेशन कोट नंतर seddemoटीएक्सटी एंटर दाबा
आऊटपुट असे दिसेल
अशाप्रकारे अनेक ओळी समाविष्ट करू शकतो
समजा आपल्याला दोन ओळी वाढवायच्या असतील तर याच पध्दतीने करू शकतो
स्टुडेंट इन्फॉर्मेशन च्या जोडीने आपल्याला पुढील अॅकॅडेमिक वर्ष वाढवायचे असल्यास त्यासाठी लिहू सेड स्पेस सिंगल कोटसमधे 1आय स्पेस स्टुडेंट इन्फॉर्मेशन स्लॅश न् 2013 कोटस नंतर seddemoटीएक्सटी एंटर दाबा
इन्फॉर्मेशन आणि 2013 ह्या स्ट्रिंग्जमधे स्लॅश न् असल्याचे दिसेल
स्लॅश न् मुळे 2013 हे स्टुडेंट इन्फॉर्मेशन च्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो सबस्टिट्युशन रिप्लेसमेंट आणि समाविष्ट करणे असाईनमेंट म्हणून seddemoटीएक्सटी हीच फाईल वापरून अंकित हे नाव आशिष नावाने रिप्लेस किंवा सबस्टिट्युट करण्याचा प्रयत्न करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद